इथे एक हॉल आहे हॉल मध्ये बेंच आहेत बेंच वर एक बोटेल्स ठेवलेले आहेत एक खिडकी आहे इलेक्ट्रिकल्स लाइटस आहेत.

काही ग्राऊंड मध्ये मुल खेळत असताना दिसत आहेत. काही जन खो-खो खेळत असताना दिसत आहेत बाकी मुली बसलेल्या आहेत. एक टीचर त्यांहा खेडवत आहे आजू बाजू ला मोठ-मोठी झाड आहेत.

इथे एक पिंजरा आहे पिंजरा मध्ये पक्षी आहेत एक दांडी ठेवलेली आहे काही जन दांडी वर बसलेले आहेत. काही जण धान्य टाकलेले आहेत खाद्य पदार्थ खाताना दिसतायत.

ड्रेस च एक दुकान आहे तिथ एक बुटीक आहे तिला एक ड्रेस घातलेला आहे आज़ू बाज़ूला मोठ मोठे मोठे मोठे कपाटे आहेत ते ड्रेसांच्या घड्या करून ठेवलेले आहेत काही --